नमस्कारBasics ओएफ शेल स्क्रिप्टिंग
वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत सिस्टीम व्हेरिएबल्स युजर डिफाईंड व्हेरिएबल्स आणि कीबोर्डवरून युजर इनपुट स्वीकारणे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
ह्या पाठासाठी आपण वापरू उबंटु लिनक्स 1204 ओएस आणि ग्नू बाश वर्जन 4110 सरावासाठी कृपया ग्नू बाश वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे
आता व्हेरिएबल्सचा परिचय करून घेऊ
बाश व्हेरिएबल्समधे माहिती तात्पुरती संचित केली जाते
हे व्हेरिएबल्स सदर प्रोग्रॅम चालू असताना कधीही वापरता येतात
व्हेरिएबल्सचे दोन प्रकार आहेत सिस्टीम व्हेरिएबल्स युजर डिफाईंड व्हेरिएबल्स सिस्टीम व्हेरिएबल्सची निर्मीती व व्यवस्थापन लिनक्स बाश शेल स्वतःच करते ही कॅपिटल अक्षरात घोषित केलेली असतात
सामान्यतः वापरली जाणारी सिस्टीम व्हेरिएबल्स म्हणजे BASH VERSION होस्टनेम होम इत्यादी
तुमच्या कीबोर्डवरील Ctrl Alt आणि टीटी एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा
टाईप करा सेट आणि एंटर दाबा
हे सर्व सिस्टीम व्हेरिएबल्स दाखवेल
किंवा सर्व सिस्टीम व्हेरिएबल्स बघण्यासाठी एन्व्ह किंवा प्रिंटेन्व्ह देखील टाईप करू शकता
प्रॉम्प्ट क्लियर करून घेऊ
टाईप करा एचो स्पेस डबल कोटसमधे डॉलर साइन होस्टनेम आता एंटर दाबा
सिस्टीमचे होस्टनेम दाखवले जाईल
आता homeडिरेक्टरीचा संपूर्ण पाथ मिळवू
टाईप करा एचो स्पेस डबल कोटस मधे डॉलर साइन HOMEकॅपिटलमधे एंटर दाबा
युजरच्या होम डिरेक्टरीचा संपूर्ण पाथ दाखवला जाईल
टाईप करा एचो स्पेस डबल कोटसमधे होम कॅपिटलमधे एंटर दाबा
हे केवळ HOMEअसे दाखवेल होम ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू नाही
ती व्हॅल्यू दाखवण्यासाठी प्रत्येक व्हेरिएबलच्या सुरूवातीला डॉलरचे चिन्ह वापरावे लागते
स्लाईडसवर परत जाऊ
युजर डिफाईंड व्हेरिएबल्स ह्या व्हेरिएबल्सची निर्मीती आणि व्यवस्थापन युजर द्वारे होते
युजर डिफाईंड व्हेरिएबल्सची नावे अप्परकेसमधे लिहीणे टाळावे
त्यामुळे युजर डिफाईंड आणि सिस्टीम व्हेरिएबल्स मधे फरक करणे सोपे होते
टर्मिनल वर परत जाऊ
टाईप करा युझरनेम इक्वॉल टीओ साइन सुनिता युझरनेम इक्वॉल टीओ साइन आणि sunitaह्यामधे कोणतीही ब्लँक स्पेस असणार नाही याची खात्री करा
एंटर दाबा
युझरनेम ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू दाखवण्यासाठी टाईप करा एचो स्पेस डबल कोटसमधे डॉलर साइन युझरनेम एंटर दाबा
हे टर्मिनलवर सुनिता दाखवेल
व्हेरिएबलची व्हॅल्यू काढून टाकता येऊ शकते
स्लाईडवर जाऊ
व्हेरिएबलला दिलेली व्हॅल्यू अनसेट कमांडद्वारे काढून टाकता येते
अनसेट variablenameअसा त्याचा सिंटॅक्स आहे
युझरनेम हे आपले व्हेरिएबल असलेले उदाहरण वापरू
टर्मिनल वर जाऊन टाईप करा
अनसेट स्पेस युझरनेम आणि एंटर दाबा
तपासण्यासाठी टाईप करा एचो स्पेस डबल कोटसमधे डॉलर साइन युझरनेम आणि एंटर दाबा
टर्मिनलवर काहीही दाखवले जाणार नाही
ह्याचा अर्थ युझरनेम ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढून टाकली आहे
स्लाईडवर जाऊ
ग्लोबल आणि लोकल व्हेरिएबल्स
Shell scriptमधे युजर डिफाईंड व्हेरिएबल्स ग्लोबल किंवा लोकल म्हणून घोषित करता येतात
डिफॉल्ट रूपात सर्व व्हेरिएबल्स ग्लोबल म्हणून घोषित असतात
म्हणजेच फंक्शनच्या आत आणि बाहेर त्यांची व्हॅल्यू तीच राहते
आता व्हेरिएबल्स ग्लोबल आणि लोकल म्हणून कसे घोषित करायचे ते पाहू
टर्मिनल वर जाऊन टाईप करा
गेडीत स्पेस g अंडरस्कोरvariablesh स्पेस अँपरसँडचे चिन्ह गेडीत हा टेक्स्ट एडिटर आहे
g अंडरस्कोर variableश हे फाईलचे नाव आहे
आणि एएमपी अँपरसँडचिन्ह प्रॉम्प्ट मुक्त करण्यासाठी लिहीले जाते
एंटर दाबा
येथे दाखवलेला कोड g अंडरस्कोरvariablesh ह्या फाईलमधे टाईप करू
आता कोड समजून घेऊ
पहिली ओळ ज्यात हॅश आणि एक्सक्लेमेशन चिन्ह आहे तिला शेबांग किंवा बांग लाईन म्हणतात
usernamesunita हे युजर डिफाईंड व्हेरिएबल ग्लोबल म्हणून घोषित केले आहे
एचो हे फंक्शनच्या बाहेरील स्ट्रींग दाखवेल आणि डॉलर युझरनेम हे युझरनेम ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करेल
अशाप्रकारे बाश स्क्रिप्टमधे फंक्शन घोषित केले जाते
फंक्शन्सबद्दल अधिक माहिती पुढील काही पाठांमधे जाणून घेऊ
ही फंक्शनची बॉडी आहे
येथे usernameच्या व्हॅल्यूसहित फंक्शनच्या आतील आणखी एक मेसेज दाखवला जाईल
येथे फंक्शन कॉल करू
हा आपला कोड आहे
कार्यान्वित करू
टर्मिनल वर जाऊ
प्रॉम्प्ट क्लियर करून घेऊ
प्रथम फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवणे गरजेचे आहे
टाईप करा चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस g अंडरस्कोरvariablesh आणि एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश g अंडरस्कोरvariablesh एंटर दाबा
आऊटपुट बघा
फंक्शनच्या बाहेर युझरनेम ला सुनिता ही व्हॅल्यू मिळेल
फंक्शनच्या आत देखील युझरनेम ला सुनिता हीच व्हॅल्यू मिळेल
कारण युझरनेम हे फंक्शनच्या बाहेर ग्लोबल म्हणून घोषित केले आहे
आता लोकल व्हेरिएबल कसे घोषित करायचे ते पाहू
टाईप करा गेडीत स्पेस l अंडरस्कोरvariablesh स्पेस अँपरसँड चिन्ह एंटर दाबा
दाखवलेला कोड l अंडरस्कोरvariablesh ह्या फाईलमधे टाईप करा
कोड समजून घेऊ
फंक्शनच्या आतील एका अतिरिक्त ओळीखेरीज उरलेला कोड पूर्वीप्रमाणेच
फंक्शन ब्लॉकच्या आत लोकल स्पेस युझरनेम इक्वॉल्स टीओ jackअशी ओळ आहे
ह्यामुळे युझरनेम ह्या लोकल व्हेरिएबलला नवी व्हॅल्यू मिळेल
आता टर्मिनलवर जा
फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवू
टाईप करा चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस l variablesh एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश l variablesh एंटर दाबा
आऊटपुट दाखवले जाईल
functionच्या बाहेर युझरनेम sunitaही व्हॅल्यू घेईल
तर functionच्या आत युझरनेम जॅक ही व्हॅल्यू घेईल
कारण फंक्शनमधील युझरनेम ह्या लोकल व्हेरिएबलला ही व्हॅल्यू दिलेली आहे
आता कीबोर्डवरून युजर इनपुट कसा मिळवायचा ते पाहू
कीबोर्डवरून इनपुट स्वीकारण्यासाठी रीड कमांड वापरली जाते
ह्याचा उपयोग युजर डिफाईंड व्हेरिएबलला इनपुट व्हॅल्यू देण्यासाठी होतो
रीड कमांडचा सिंटॅक्स असा आहे
रीड स्पेस हायफेन पी स्पेस डबल कोटसमधे प्रॉम्प्ट प्रॉम्प्ट ही केवळ स्ट्रिंग आहे जी युजर इनपुटची वाट बघते
तुम्ही येथे स्वतःची स्ट्रिंग देखील वापरू शकता
आता टर्मिनल वर जाऊ
टाईप करा गेडीत स्पेस readश स्पेस अँपरसँडचे चिन्ह एंटर दाबा
दाखवलेला कोड तुमच्या readश ह्या फाईलमधे टाईप करा
आता कोड समजून घेऊ
ह्या उदाहरणात युजर कीबोर्डवरून इनपुट देईल
ही बांग लाईन आहे
येथे p मुळे नव्या ओळीवर न जाता प्रॉम्प्ट दाखवला जाईल आणि कीबोर्डद्वारे इनपुट घेतले जाईल
युजर इनपुट युझरनेम ह्या व्हेरिएबल मधे संचित केले जाईल
एचो कमांड मेसेज दाखवेल
हेल्लो आणि युजरने कीबोर्ड द्वारे दिलेले नाव
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनलवर परत जाऊ
टाईप करा चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस readश एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश readshआणि एंटर दाबा
येथे Enter username असे दाखवले जाईल
अश्विनी टाईप करून एंटर दाबा
हेल्लो अश्विनी असा मेसेज दाखवला जाईल
ashwiniही इनपुट व्हॅल्यू usernameया युजर डिफाईंड व्हेरिएबलला दिली गेली
स्लाईडसवर परत जाऊ
थोडक्यात आपण शिकलो सिस्टीम व्हेरिएबल्स युजर डिफाईंड व्हेरिएबल्स कीबोर्ड वरून युजर इनपुट स्वीकारणे
असाईनमेंट म्हणून पुढील सिस्टीम व्हेरिएबल्स मिळवण्यासाठी साधा बाश प्रोग्रॅम लिहा
पीडब्ल्यूडी आणि लॉगनेम साधा Bashप्रोग्रॅम लिहा जो युजरला युझरनेम विचारेल
जर युजरने 10 सेकंदात काहीही टाईप केले नाही तर तो प्रोग्रॅममधून बाहेर पडेल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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल